एक कॅफे आहे त्या कॅफे च्या बाहेर --

इथ इथ खेळू शकतात इथ.

महिण्याच पासबूक आहे दुकान--

बस पॅसेंजर ना लांब गावी जाण्यासाठी एरोप्लेन चा उपयोग होतो.

रेल्वे थांबलेली आहे ट्रेन लोकल --